ग्रेप कमांडवरील पाठात आपले स्वागत
ह्या पाठात ग्रेप कमांडबद्दल जाणून घेऊ
आपण काही उदाहरणांच्याद्वारे हे करू
ह्या पाठासाठी वापरणार आहोत उबंटु लिनक्स व्हर्शन1204 ऑपरेटिंग सिस्टीम
आणि GNU बाश वर्जन 4224 ह्या पाठासाठी ग्नू bashचे वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन गरजेचे आहे
तसेच लिनक्स टर्मिनलचे प्राथमिक ज्ञान असावे
संबंधित पाठांसाठी येथे दाखवलेल्या वेबसाईटला भेट द्या
प्रथमregular एक्सप्रेशन्स बद्दल जाणून घेऊ
ही पॅटर्न जुळवून पहाण्याची पध्दत आहे
ओळींत पॅरेग्राफ किंवा फाईलमधे एखादा पॅटर्न अस्तित्वात आहे का हे पाहणे
उदाहरणार्थ टेलिफोन डिरेक्टरीत फोन नंबर शोधणे किंवा पॅरेग्राफ किंवा ओळीमधे एखादा कीवर्ड शोधण्यासाठी ग्रेप कमांड वापरणार आहोत
ग्रेप एक किंवा अनेक ओळींमधे पॅरेग्राफ किंवा फाईलमधे एक किंवा अनेक पॅटर्न्स शोधते
फाईलनेमचा उल्लेख नसल्यास ग्रेप स्टँडर्ड इनपुटमधील पॅटर्न्स शोधते
फाईलनेम न सापडल्यास ग्रेप स्टँडर्ड इनपुटमधील पॅटर्न्स शोधते
ग्रेप कमांड कशी वापरायची हे बघण्यासाठी grepdemoटीएक्सटी ही डेमो फाईल वापरू
ह्या फाईलमधील घटक पाहू
ह्या फाईलमधे 13 नोंदी आहेत
प्रत्येक नोंदीसाठी रोल नंबर नामे स्ट्रीम मार्क्स आणि स्टाइपेंड एएम आउंट ही सहा फिल्डस आहेत
प्रत्येक फिल्ड हे बार ह्या delimiterने वेगळे केले आहे
ग्रेप कसे कार्य करते ते पाहू
समजा कॉम्प्युटर्स स्ट्रीममधे कोणते विद्यार्थी आहेत हे बघण्यासाठी ग्रेप कमांड वापरू
त्यासाठी टर्मिनल उघडावे लागेल
त्यासाठी CTRL ALT आणि टीटी दाबा
टर्मिनलवर टाईप करा ग्रेप स्पेस डबल कोटसमधे computersडबल कोटस नंतर स्पेस ग्रेपडेमो txt एंटर दाबा
हे कॉम्प्युटर्स ही स्ट्रीम असलेल्या नोंदीची सूची दाखवेल
आता ह्या रिझल्टची मूळ फाईल सोबत तुलना करा
आता टेक्स्ट एडिटरवर जा
झुबिन साठीची नोंद सूचीत दिसत नाही
असे का झाले
कारण ग्रेप ने कॉम्प्युटर्स ह्या पॅटर्नसाठी शोध घेतला
ज्यात सी स्मॉल आहे
तर झुबिन साठी कॉम्प्युटर्स ह्या स्ट्रीममधे सी कॅपिटल आहे
पॅटर्न मॅचिंग हे केस सेन्सेटिव्ह आहे
हे केस सेन्सेटिव्ह ठेवायचे नसल्यास grepसोबत माइनस आय वापरणे आवश्यक आहे
टर्मिनलवर जाऊन टाईप करा ग्रेप स्पेस आय स्पेस डबल कोटसमधे कॉम्प्युटर्स डबल कोटस नंतर स्पेस grepdemoटीएक्सटी एंटर दाबा
आता हे चारही नोंदी सूचीत दाखवेल
ग्रेप फाईलमधील केवळ आपण दिलेल्या पॅटर्नशी जुळणा या ओळी दाखवते
आपण हे उलट देखील करू शकतो
ग्रेप द्वारे दिलेल्या पॅटर्नशी न जुळणा या ओळीही दाखवता येतात
त्यासाठी माइनस व्ह हा पर्याय आहे
उदाहरणार्थ पास न झालेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदीची सूची
तुम्ही हा रिझल्ट दुस या फाईलमधे देखील संचित करू शकता
त्यासाठी टाईप करा ग्रेप स्पेस माइनस इव्ह स्पेस डबल कोटसमधे पास डबल कोटस नंतर स्पेस grepdemoटीएक्सटी स्पेस ग्रेटर थान साइन स्पेस notpassटीएक्सटी एंटर दाबा
फाईलमधील घटक बघण्यासाठी टाईप करा कॅट स्पेस notpassटीएक्सटी एंटर दाबा
आऊटपुट दाखवले जाईल
प्रॉम्प्ट वर टाईप करा ग्रेप स्पेस माइनस आय स्पेस डबल कोटसमधे फेल डबल कोटस नंतर स्पेस grepdemoटीएक्सटी आणि एंटर दाबा
हे वेगळे आहे
ह्यामधे नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे
परंतु ह्याचा रिझल्ट अपूर्ण आहे
सर्व नोंदींची सूची असलेल्या फाईलमधे ओळींचा क्रमांक बघायचा असल्यास माइनस न् हा पर्याय आहे
प्रॉम्प्ट क्लियर करा
आता टाईप करा ग्रेप स्पेस in स्पेस डबल कोटसमधे फेल डबल कोटस नंतर स्पेस grepdemoटीएक्सटी एंटर दाबा
ओळीचा क्रमांक दाखवला जाईल
आत्तापर्यंत आपण एकच शब्द असलेला पॅटर्न पाहिला
आपल्याकडे अनेक शब्द असलेला पॅटर्न देखील असू शकतो
परंतु संपूर्ण पॅटर्न quotesमधे असणे आवश्यक आहे
त्यासाठी टाईप करा ग्रेप स्पेस माइनस आय spaceडबल कोटसमधे अंकित स्पेस सराफ डबल कोटस नंतर स्पेस grepdemoटीएक्सटी एंटर दाबा
अंकित Sarafचे रेकॉर्ड दाखवले आहे
आपण अनेक फाईल्समधील पॅटर्न्स शोधू शकतो
त्यासाठी टाईप करा ग्रेप स्पेस माइनस आय स्पेस डबल कोटसमधे फेल डबल कोटस नंतरspace grepdemoटीएक्सटी स्पेस notpassटीएक्सटी एंटर दाबा
आऊटपुट दाखवले जाईल
अनेक फाईल्स असताना ग्रेप नोंद सापडलेल्या फाईलचे नावही सोबत लिहील
grepdemoटीएक्सटी आणि notpassटीएक्सटी ही रेकॉर्डसnotpasstxt फाईलमधील आणि ही रेकॉर्डस grepdemoटीएक्सटी फाईलमधील आहेत
समजा केवळ जुळणा या पॅटर्नची एकूण आकडेवारी किंवा काऊंट हवा आहे
त्यासाठी आपल्याकडे माइनस सी हा पर्याय आहे
त्यासाठी टाईप करा ग्रेप स्पेस माइनस सी spaceडबल कोटसमधे कॅपिटल एफ वापरून फेल डबल कोटस नंतर स्पेस grepdemoटीएक्सटी एंटर दाबा
हे दिलेल्या पॅटर्नशी जुळणा या ओळींची एकूण संख्या दाखवेल
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
थोडक्यात
आपण पाठात शिकलो फाईलमधील घटक बघणे उदा
कॅट फाइलनेम विशिष्ट स्ट्रीममधील नोंदींची सूची मिळवणे उदा
ग्रेप कॉम्प्युटर्स grepdemoटीएक्सटी casesविचारात न घेणे उदा
ग्रेप i कॉम्प्युटर्स grepdemoटीएक्सटी पॅटर्न न जुळणा या नोंदी मिळवणे उदा
ग्रेप iv पास grepdemoटीएक्सटी नोंदीसोबत ओळीच्या क्रमांकाचा समावेश असलेली सूची मिळवणे उदा
ग्रेप in फेल grepdemoटीएक्सटी रिझल्ट दुस या फाईलमधे संचित करणे उदा
ग्रेप iv पास grepdemoटीएक्सटी notpassटीएक्सटी आणि नोंदीचा एकूण काऊंट मिळवणे उदा
ग्रेप c फेल grepdemoटीएक्सटी असाईनमेंट E आणि
ह्या काही कमांडस वापरून बघा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आपला निरोप घेते160
सहभागासाठी धन्यवाद